तर बुवाजी direct स्वातंत्र ते बुवाजीच्या खटकलं सोबत बुवाजी आले वापस असं असं असा program आहे तो तर बुवाजी वापस आल्याच्यानंतर बुवाजी आले पुन्हा एकदा संविनय कायदेभंग चालू केल खड्यात गेलं काम धाम माघ घेतलेलं पुन्हा बुआजिले उचललं जेल मध्ये टाकलं अन तिथं doctor बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी सांगितलं का तुम्ही जर भविष्यात या भारताला स्वातंत्र दिल तर आम्हाले इथचे काही उच्चवर्णिय लोक आम्हाले असेच दाबून ठेवान आम्हाला स्वातंत्र फातंत्र काही देणार नाही हे बस खतम काम आहे हो आम्हाले तुम्ही मतदानात कायदेमंडळात पोहोचली पाहिजे याचा अधिकार द्या एका मतदार संघात एक general member ठेवा अन दुसऱ्या मतदार संघात एक असा member ठेवा जो अस्पृश्याच्या अन त्याले मतदान करण्याचा अधिकार आहे अस्पृश्याना अन जो ठीक आहे general category चा member राहील त्याला सर्व लोक मतदान करलं त्याच्यात बी अस्पृश्याले मतदान करायचा अधिकार राहील याले म्हणते जातीय निवाडा एका मतदार संघात दोन member निवडून जाईल एक अस्पृश्याचा special राहील अन एक राहील general category चा जो त्याले अस्पृश्याले अस्पृश्य त्याले मतदान करलं अन याले फक्त येत अस्पृश्य उभं राहीन अन मतदानाचा अधिकार ही अस्पृश्याला राहील याले म्हणते जातीय निवाडा ह्या जातीय निवाडा म्हणजे doctor बाबासाहेब आंबेडकर हे ले पटवू शकले का तुम्ही ते आम्हाले स्वातंत्र दिल तर भारतातले उच्चवर्णीय लोक आम्हाला काय जगण्याचा अधिकार देणार नाही आम्हाले तुम्ही हे द्या त्याच्याशिवाय आम्हाले काही हक्क भेटणार नाही तर जातीय निवाडा यालेच म्हणते जातीय निवाडा हा जातीय निवाडा जसा जाहीर झाला तसाच गांधीजीला वाटले की हे साले एका शब्दात ऐकत नाही हे doctor बाबासाहेब आंबेडकरांचं कस ऐकलं एका शब्दात साल काही तरी game आहे तर गांधीजीले असं वाटलं का काय हे यायन इंग्रजायन अस्पृश्याना आपल्या पासून तोडण्याचा ह्या प्रयत्न केलाय जस मुस्लिम लीग ची तयारी केली अन मुसलमान मुसलमानांना हिंदूंपासून अलग केलं आता अस्पृश्याले करते पुन्हा एखादा नवीन देशाची संकल्पना या भारतात उदयाला आली नाही पाहिजे नाही तर आपला सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून बुआजिले वाटलं का आता का आता आपल्याला जैलमध्येच आंदोलन करावे लागते तर बुआजीनं ठीक आहे त्या अस्पृश्याले जे हक्क भेटले होते ते हिसकावून घेण्यासाठी आमच्या गांधीजीने आंदोलन केलं घेणं नाही न देणं नाही ठीक आहे स्वतंत्र मतदार संघाची तरतूद होती. गांधीजींनी ठीक आहे आंदोलन नाही doctor बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद रद्द करावी अन राखीव जागेवर ठीक आहे राखीव जागेवर आपली मागणी मान्य करावी तर doctor बाबासाहेब आंबेडकराले मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेहरू लय लोक समजावला घेतले बुआ तुम्ही माघे घ्या राहीन स्वातंत्र अन बुवाजी चालले जाईल आपले घेणं नाही न देणं नाही तर जैलमध्ये बुआजींचं उपोषण चालू होत तर doctor बाबासाहेब आंबेडकर तिथे गेले ठीक आहे अन त्यांच्या मध्ये करार झाला. ठीक आहे त्याले म्हणते पुणे करार त्यालाच म्हणते एरवाडा करार त्याले म्हणते पुणे करार त्यालाच म्हणते गांधी आंबेडकर करार ठीक आहे असा करार झाला तो अन ह्या करारात राखीव जगाच्या जागी स्वतंत्र

म्हणून त्यांनी माघार घेतली नाही तर त्यांनी काही माघार घेतली नसती तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो का त्यांनी माघार घेतली अन ठीक आहे अस्पृश्याना स्वतंत्र जागाच्या जागी राखीव जागा देण्यात आली अन तेव्हापासून

ठीक आहे कळायला लागलं का यायचे बी काही हक्क आहे त्यांले भेटले पाहिजे यांला समाजात प्रतिष्ठा भेटली पाहिजे तव्हा कुठं बुआजीना अस्पृश्याबद्दल कळवय आला नाही तर तोपर्यंत कळवयच नव्हता मग ठीक आहे मग पहा राज्यघटनेचा प्रवासाचा अभ्यास करताना मग पहा मग मग त्याच्यानंतर आपल्याले पाहुणचार पाहिजे होता एकोणतीशे एकोणतीसले तीन गोलबेज परिषदा झाल्या त्याच्यात नेहरू report आला त्याच्यानंतर त्याच्यावर जीवनाचे चौदा बुद्धे आले मग समिती या सगळ्याचा सराव पहा तीन गोलबेज परिषद समिती नेहरू report ठीक आहे त्याच्यानंतर जिनाचे चौदा मुद्दे अन सायमंड commission च्या शिपारशी याच्यावर साऱ्या तयार झाला भारत सरकारचा कायदा एकोणीशे पस्तीस ठीक आहे का तयार झाला भारत सरकारचा आणि सगळ्यात जास्त ठीक आहे हे देश हे जेवढे मी कायदे लिहून दिले इथं ठीक आहे सतराशे त्र्याहत्तरचा regulating act सतराशे त्र्यांनोचा charted act अठराशे तेरा चा charted act अठराशे तेहतीसचा अठराशे त्रेपन्नचा अठराशे ठीक आहे त्र्यांन्नव अह अठराशे त्र्याहत्तरचा, अठराशे एक्याण्णवचा, एकोणीशे नऊचा, एकोणीशे एकोणवीसचा, ठीक एकोणीशे पस्तीसचा या सर्व कायद्याचा भारतीय संविधानात प्रभाव आहे, पण सर्वाधिक प्रभाव कोण्या कायद्याचा आहे भारतीय संविधानावर तर भारत सरकारचा कायदा एकोणीशे पस्तीस या कायद्यावरून भारताचे संविधानातील जवळपास पन्नास ते साठ टक्के भाग भारतीय संविधानाचा भारत सरकारचा कायदा एकोणविशे पस्तीसवर अवलंबून आहे. मग आपल्याले परीक्षेत प्रश्न विचारते का भारतीय संविधानामध्ये ठीक आहे किंवा भारतीय संविधानावर सर्वाधिक प्रभाव इंग्रजांच्या कोणत्या कायद्याचा आहे तर सर्वाधिक प्रभाव

सतराशे चौऱ्यांशीला केला नुसार भारतामध्ये कायदेमंडळ अस्तित्वात आलं board of control आणि board of director हे regulation act नुसार ईस्ट इंडिया कंपनी वर regulation आणण तयार सुरु झालं अन भारतातल्या लोकायले ठीक आहे कायद्यात्मक सुधारणा द्यायला पाहिजे. लोकांनी बंद नाही केला पाहिजे. इंग्रजांच्या विरोधात उभे नाही झाले पाहिजे यासाठी त्यांले चोपकाय चापकाय करून ठीक आहे. जमलंच तर ठीक आहे. दुधाचा काला करून कसा चराचा हे इंग्रजायले बरोबर माहित होत तो दुधाचा काला करू करू भारताचे भारतीय लोकांना चारला त्यांनी बस मा ठीक आहे जमल तर मटणाचे तुकडे टाकून पाही एकदोन वेळा

म्हणजे सरळ भाषेत द्विगृही कायदेमंडळ म्हणजे भारतीय लोकांसाठी कायदा बनवायचा आहे त्याच्यात सुधारणा करायची आहे तर board of control आणि board of director तर board of control कायदा बनवे अन त्याच्यावर अंतिम शिपारशी तयार करे board of director तर board of director चा दोन्ही याचा head of department राहे भारताचा governor general हे सगळं त्यावेळेस अठराशे चौऱ्यांशीच्या मध्ये सांगितलं होत तर ते तुम्हाले इतिहासात भेटल त्याच्याबद्दल काही निश्चिन्त राहा मग केला त्याच्यानंतर बरेचशे कायदे केले मी तुम्हाला सांगितले मग एकोणीशे पस्तीसचा भारत सरकारचा कायदा ठीक आहे भारतीय राज्यघटनेवर सर्वाधिक प्रभाव असणारा कायदा आहे सर्वाधिक प्रभाव. ठीक आहे. मग एकोणीशे पस्तीसच्या कायद्यात बे लक्ष द्या एकोणीशे पस्तीसच्या कायद्यानं भारतापासून म्यानमार अलग केला भारत एकसंघ राज्य निर्माण करण्याची त्याच्यात ठीक आहे. शिपारस करण्यात आली. भारत एकसंघ राज्य निर्माण करण्यात येईल भारतापासून म्यानमार अलग करता येईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळी राज्यात द्विगृही कायदेमंडळी आहे दोन गृह कि जसा महाराष्ट्रात आता विधानसभा न विधानपरिषद आहे ठीक आहे प्रत्येक राज्यात द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात आलं म्हणून या कायद्यानं मा आह भारतात अकरा राज्यात विधानसभा अस्तित्वात आल्या. म्हणून मुंबईचे जे विधानसभा आहे हे एकोणीशे सदोतीसचे स्थापना आहे. मी विचारल का महाराष्ट्राच्या विधानसभेची स्थापना कोण्या कायद्याने झाली तर भारत सरकारचा कायदा एकोणीशे पस्तीस. भारत सरकारचा कायदा भारत सरकारचा कायदा एकोणीशे पस्तीस या कायद्यानं बे पोट्याओ भारत सरकारचा कायदा एकोणीशे पस्तीस या कायद्यानं ये डुकऱ्याहो या कायद्यानं अकरा राज्यात विधानसभा अस्तित्वात आल्या अन त्याच्या प्रांतिक निवडणूका एकोणीशे सदोतीसला झाल्या. त्याच्यात अकरा पैकी आठ राज्यात काँग्रेसच सरकार आलं. इतर तीन राज्यात मुस्लिम लीग सोबत ठीक आहे मुस्लिम लीग सोबत collaboration करून सरकार स्थापन केलं. कोना माया अप्पाजीने केलं का? हा ठीक आहे भारतातल्या लोकायन केलं पहिल्यांदा भारतीय लोकायले सत्ता देण्याची provision अली होती म्हणून प्रांतिक निवडणुका झाल्या. अकरा पैकी आठ राज्यात काँग्रेस अस्तित्वात आली अन तीन राज्यात मुस्लिम लीगले सोबत घेऊन ठीक आहे सरकार स्थापन केलं तर प्रांतात द्विगृही विधानसभा विधानपरिशद आणल्या अकरा राज्यच election झालं एकोणविशे सदोतीसले भारत सरकारचा कायदा एकोणविशे पस्तीस नुसार पण तुम्हाले सांगतो पहा राज्यघटनेचा प्रवास सांगून राहिलो मी राज्यघटना कशी अस्तित्वात आली तर इकडं निवडणूक झाल्या त्याच्यात का नाय ठीक आहे त्याच्यात का नाय तव्हाच जो होता या एक घोषणा केली का भारताचं सैनिक

तुमची प्रतिमा तुमच्या वागण्याने आणि सवयींनी निर्माण होते सर्वांना वाटते की जेव्हा ते OFFICE सात असतील किवा कुणा नवीन व्यक्ती भेटतील तेव्हा त्यांची प्रतिमा प्रभावशाली असावी ण असे तेव्हाच शक्य जेव्हा आहे तुम्ही पुढील सवयी आणि वागण्याकडे लक्ष्य द्यावे यशस्वी CAREER साठी याबद्दल माहितीअसणे आणि वेवसायाशी सांभाधित कौशल्य असणे आवश्यक असते पण त्याच बरोबर बोलण्याची पद्धत आणि शारीरिक हालचाली यांना सुध्दा महत्व असते तुम्ही फोनवर किव्हा समोरअसलेल्या वेक्तीशी ज्याप्रकारे वागता किव्हा बोलता तुमची प्रतिमा तशीच तयार होते अश्या अश्याच काही सवयी आणि वागण्या विषयी पाहू ज्या नकडत संवाद आणि शारीरिक हालचालीचा भाग ठरल्या आहेत प्रगतीत भाषेचे महत्व. बोलीभाष्याच व्यक्तीचे व्यक्तिमहत्व आणि ज्ञांनाचा विकास करण्यात सर्वात महत्वाची भूमिका पार पाडते निशितच आजच्या काळात संवादावर जरा जास्त लक्ष्य दिले जात आहे पण जर भाषाच बरोबर नसेल तर संवाद चांगला कसा होईल काही लोकांची बोलण्याची पद्धत त्यांच्या प्रादेशिक बोलीवरून प्रभावित असते येखाद्या INTERVIEW ला गेले तरीही बोलण्याच्या प्रदेशीक पद्धतीत बादल आणत नाहीत त्यामुळे प्रतिमेत परिणाम होतो म्हणून OFFICE मध्ये वेवसाइक भेट किव्हा INTERVIEW च्या दरम्यान बोलणे सामान्य प्रकारचे ठेवा उच्छारावर लक्ष्य द्या काही लोकांना स आणि श याचा उच्छार करतांना अडचण येते उदाहरण उदाहरणार्थ श्याम ला साम मनतील किव्हा व ला ब च्या उच्छारात करतील जसे विश्वास ला बिश्वाश मनतील यशस्वी करियर साठी त्यांच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा असे मानले जाते जसे बोलतो तसे लिहितो सुद्धा अश्या स्थितीत जर तुम्ही लेखक किव्हा पत्रकार असाल म्हणजे लिहिण्याच्या वेवसायाशी जोडलेले असाल तर अभ्यास करून यात सुधारणा घडूऊन आणा महत्वाचा असतो पोशाख नेहमी

पण तसे नाही OFFICE सात काम करतांना तुम्ही घातलेला पोशाख तुमच्या प्रतिमेवर परिणाम ठरतो प्रत्तेक ऑफिसात FORMAL च्या सक्तीचे नसतात अश्या स्थितीत तुम्ही जे परिधान करीत आहात ते सभ्य पणे घाला जर जीन्स आणि टी शर्ट घालणार असाल तर त्यांना नीटनेटके घालेने गरजेचे आहे घुप कपडे असणे आवश्यक नाही जर पाच जोडी कपडे असतील तर ते योग्य प्रकारे असायला हवेत OFFICE सात किव्हा MEETING साठी कोणाला भेटणार असाल तर त्यांच्यावर आपल्या

तुमच्या शारीरिक हालचाली सोईनुसार होत असतील तर तुमच्यासाठी जे सोईचे असेल ते कदाचित शिष्टाचाराला भाग नसेल उदाहरणार्थ MANAGER च्या समोर हात खिशयात खालून उभे राहणे तोंडात काही ठेऊन किव्हा चावट बोलणे INTERVIEW देतांना पेन व पाय हलवणे इत्यादि या हालचालीन मध्ये सुदाहरणा करण्याचा प्रयत्न करा हावभावांची भाषा संवादा बरोबरच चेहरा आणि शरीराच्या हावभावाचे खूप महत्व असते कोणाशी बोलतांना चेहराचे हावभाव करने किव्हा खांदे उडवणे हे समोर बसलेल्या वेक्तीला विचलित करू शकते किव्हा गोंधड निर्माण करू शकते त्याचप्रकारे उभ्या उभ्या बोलणे पाय हलवणे किव्हा अश्याच काही हालचाली करणे ज्यांना पाहून चिडचिड होते अश्या हालचाली करू नयेत त्यांचा वेवसाईक जिवणावर परिणाम होतो लोक बोलण्यासाठी संकोच करतात जर तुमच्यात अशी कोणतीच सवय असेल तर त्यांना ओडखा किव्हा सुधारणा करण्यासाठी रोज सराव करा लहानपण उपयोगाची गोष्ट आपण आपले म्हणणे तेव्हाच समजाऊन सांगू शकतो जेव्हा इकडच्या तिकडच्या गप्पा नं मारता थेट मुद्द्याविषयी बोलतो काही लोक येखाद्या गोष्टीला येकच वेडी येकत्रित पणे बोलतात त्यामुळे समोरील व्यक्तीला काहीही कडत नाही काही गोष्टी अश्या असतात ज्यांचा विषयाशी काहीच संबंध नसतो अश्या वेळी येकणार्‍यांना कंटाळा येऊ शकतो हा काय करतोय काय नाही बाबा आत्ताच आलो gym वर्ण जरा gym मारू म्हटलं रोज चाललय आता एक महिन्यापासन आत्ताच आलोय जस्ट तू काय करतोय gym join काय नाय बसलो भाऊ gum join केली का तू

असय का अरे काय नाय मग ते gym काय एवढं हे नाही रे hard जरा आपण थोडं knowledge वगैरे gain केल ना होऊन जाते gym वगैरे थोड excerside dieting नाय का थोडं तर होऊन जातं ते gym वगैरे पण फक्त नीट मारायची असते अरे त्याच्या त्याच्यात खूप असतं ना gym चे set असं काही daily duty monday चे असं काही असं काय असतं का हा मग हो असत असत ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात अं exercise वगैरे आपण ते gym करण्यासाठी करतो plus त्याच्यात खूप dieting वगैरे असते ज्याने करून आपलं म्हणजे अं recovery लवकर होते आणि gym च कसं माहिती आहे का आपण gym मारली पाहिजे कारण आपण त्याच्याने आपल्याला चांगलं positive thinking येते असं वाटतं आपण काहीतरी केलंय दिवसावर तर आपण तसं काय केलं नाही तर असं दिवसभर असं म्हणजे काही केलं gym वगैरे आपण मारले हा जर आपण gym मारली तर थोडं म्हणजे नीट चांगला पण दिसतो माणूस थोडं fat वगैरे muscle दिसतात त्यामुळे मारली पाहिजे gym मला पण म्हणून मी पण आता just चालू केली मी पण एक महिन्यापासन आता काय एकदम वेगळा change नाही आला मला अजून पण येईल हळूहळू आणि हा तू म्हणत होता याचं exercise वगैरे exercise आता कसअसत वेगवेगळे parts असतात सगळ्यांसाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खूप खूप प्रकार

मला जरी chest मारायची असेल तर असं काय असतना जर की मला

आज जर तू beginer राहिला तर beginer साठी अं काय केलं साठी माणसाने पहिले एक-दोन दिवस तर full body workout म्हणजे नाही का अं पूर्ण नीट पहिली गोष्ट तर आपण warm up वगैरे केला पाहिजे जसं की आपण पहिलं आधी करत होतो college मध्ये म्हणजे हात वगैरे फिरून running नाही फक्त joging वगैरे running नाही करायची running ही जर करायचीच राहिली तर gym मारल्याने कराय ची नंतर करायची कारण की जर तू gym च्या आधी running केली तर ते ना काय होईल energy त्यात हे होऊन जाईल कमी होऊन जाईल जेव्हा तू gym मारशील नेमकं तेव्हा तुझ्याकडे energy राहणार नाही म्हणजे तू heavy wait नाही उचलू शकत ना तेव्हा म्हणून

gym करायची मग running करायची म्हणजे त्याने काय होतं आपले exercise पण पूर्ण होतात नंतर तू cardio केल्याने मग तुझं cardio आपलं जे असतं health ती पण चांगली होऊन जाते म्हणून हा मग आता तर समजा तू नवीनये तर मगआधी warm up करायचा मग full body workout जसं की अं byshape चा workout करायचा tryshape चा करायचा chest leg तर थोडं थोडं light light wait करायचं starting ला एखादी हो ह mix mix दहा दिवस तरी mix करायचं कारण की आपल्या body ला सवय नसते त्याची न आपण

त्याला पण म्हणजे हा म्हणजे त्याला पण सवय होऊन जाते body ला की अं म्हणजे कसं करायचंय काय मग त्याच्याने tension राहत नाही मग मी सुद्धा गेलो होतो अं no pain no gain असं काय असतं का

थोडं होईल असं नाही कि तू injured झालाय तुला pain होतंय तरी होईल नाही तर त्याने injury होते मग injury झाली तर मग injury चे पण खूप काही ते नुकसान वगैरे असतं म्हणून कोणाकडन पण जरा नीट आजकल तर youtube वगैरे त्याच्यावर बघून घ्यायचे videos कसं काय करायचं आपल्याला कोणत कसं करायचं म्हणजे जेणेकरून trainer असता trainer पण असता पण मग त्यासाठी की आपल्याला पैसे द्यावा लागतात expensive घ्यावा लागतो जेणेकरून ते आपल्याला train करतात पण कोणी कोणी trainer पण नीट नाही train करत त्यांच्याकडन पण म्हणजे सावधान राहायल पाहिजे आपण नाई नाई सावधान राहायचं त्यांच्याकडन कारण ते काय करतात अं आता समजा तुला exercise वगैरे शिकवले आज म्हणजे नंतर काय करतील अं म्हणतील आम्ही पूर्ण training देऊ तुला वगैरे वगैरे नंतर हे खा ते खा मग त्यांच्याकडे protein चे powders असतात मग ते खायला लावतात ते खायला काही हे नाहीये पण तू as a beganer लगेच अं नाही चालू करायच

hello हा त्यांची marketing चालू असते त्याच्यामध्ये पण आपण पण समजायला पाहिजे की कोणते product चांगले काय नाही मग त्यासाठी तू चांगला सांगितलं की youtube ला बघायचं आणि काय करायचं काय नाही ते आपण शिकू शकतो youtube ला आमच्या इथे मी चालू केली होती gym त्रास होत होता मला खूप तेव्हा समजत नव्हत कसं काय करायचं तर मी तेव्हा youtube ची help घेतली होती हा ते कसं असतं नवीन नवीन म्हटलं ना तर pain होतो म्हणजे कारण की आपण body ला shock करतो ना नंतर pain वगैरे होत राहतो ते काय नाही आठ एक दिवस असत pain मग ते एक वेळेस केला की मग काय problem नसतो त्याच्यात तुला काय ते weight loss बद्दल म्हणजे काय माहितीये का कसं काय करायचं काय

हा weight loss हा weight loss च कसं असतं माहिती का weight loss म्हणजे आता आपण जितक जास्त खायचं तितकं weight वाढेल हा जितक तुम्ही कमी खाशाल तितक weight म्हणजे कसं समजा तू जेव्हा maintenance calories तर maintenance calorie google वर टाकायचं maintenance calorie calculator म्हणून

अं gym करणं खूप चांगलं असतं तरी करायला हवी पण अं आपण regular केली आणि जरी जास्त लक्ष नाही घातलं जरी statrting ला काही काय म्हणतात ते energy drink brink पिऊन नाही गेलो होतो मग आपल्याला त्रास होतो तिथे किंवा एकदा तरी चक्कर येते अं किंवा hello आवाज येतोय ना माझा येतोय ना आवाज चालेल चालेल चालतय हे पण राहू दे चालू राहू दे continue search

हा येतोय आवाज विवाज येतोय एकदम weight loss वर चालू होता आपला विषय हा तर weight loss च काय असतं माहितीये का weight loss जेव्हा करतो आता आपण maintenance calories येते त्याला बरोबर maintenance calories आणि आली तर मग त्याने काय होतं तेव्हा आपण असंच तू calculate केलं ना तिथे मग तिथे येते maintenance calories वजन आता काय असणार समझा तू maintenance calories आली सुद्धा तर मग हा जर तू maintenance calories पेक्षा जास्त म्हणजे तीन हजार calories per day तू consume करतोय काही help तू exercise नाही करते नाही खातोय आराम करतोय ज्याने करून तू weight loss नाही होणार तुझा gain होईल गर तुला जर weight loss करायचे तर तू दोन हजार चे अडीच हजार चे दोन हजार points calories consume कर त्यावर तू थोडं exercise वगैरे केली gym वगैरे केली तर तुझा हळूहळू weight कमी होईल हा diet हा आता मग त्यात जास्त weight loss आणि muscle game म्हणजे muscle gaming म्हणजे बघ तू कधी कधी body builder बघत असणार जोकी सत्तर किलोचा ए फक्त पण त्याचा bicep त्यापेक्षा मोठा असतो आणि तू पण सत्तर किलोचा असतो पण तो ढेबऱ्या हा हा हा hello hello येतोय ना आवाज माझा हा येतोय आता मला पण आवाज कर चालू तर मग ते पहा आपलं weight loss जेव्हा करतो ना आपण तेव्हा कसं असतं माहितीये का हा जेव्हा maintenance calorie पेक्षा तू जास्त खात असला तर weight loss gain होतो weight gain होतं आपलं आणि जर maintenance सर अडीच हजारये आणि तू दोन हजार maintenance खातोय calories तर तुझं weight loss हळूहळू आता बघ तू कधी कधी builder वगैरे असतात त्यांचे मोठे हात वगैरे असतात मग आपण त्याच्यासाठी त्यांच्याकडे muscl muscl जर तुला gain करायचे तर तू protein खाल्लं पाहिजे

तरी बरेच आहेत त्यात प्रोटीन म्हणजे नाय का असं नसतं protein weight loss साठी त्याच्यासाठी नसतं protein म्हणजे protein म्हणजे तुझ्या body साठी गरजेच आहे जसं की आपल्याला vitamins ला तसं आपल्याला protein पण लागत याच्यासाठी जगण्यासाठी ज्याने करून काय होत आपल्या muscle maintain राहतत वाढता

सकाळी जर मारली ना तर तू त्याने काय होतं माहितीये का सकाळचा एक फायदा असतो काय असतो फायदा त्यानी पचन चांगलं राहतं येतोय मला आवाज

हा gym साठी बरी ते motivational motivational जसं की आता मी सध्या mr olympia बघितला हा त्यात मोठे मोठे body builder होते यावर्षी hadi choopan पण जिंकला तो इराणचाये body builder mr olympia जिंकला त्याला price money सुद्धा भेटला तीन करोड भेटले

gym वरून आल्यावर काय खातो मग तू काय खान prefare करतो पहिलं म्हणजे असं gym वरून आल्या लगेच जीवनला बघतो कसाय diet कसये माहितीये का हा तो वगैरे gym वर्ण आल्यास थकलो तर मी पहिलं protein shake घेतो protein powder घेतलेली आहे मी protein powder घ्यायचं पाणी मध्ये टाकून घ्यायचं एक scoop असतो त्यात

खूप लोक जेणेकरून recover होत आलेली नीट maintain राहतात gym जवळ आहे का घराऊन का दूर आहे थोडी मी आता सध्या college शिकतोय म्हणून college ची gym हे आमच्या इथं तरी पन्नास शंभर मीटरवर मग मी तिथं जातो तिथं monday मी chest मारतो नंतर tuesday ला मी tricep मारतो नंतर मग अं wednesday मी अं back मारतो मग मी thursday ला tricep मारतो पण friday ला मी आपल्या shoulders मारतो shoulder track आणि saturday ला legs मारतो त्यात legs दोघी muscle सर्व मारतो apps पण मारतो मग saturday ला कारण की मग sunday ला मग आपलं rest असतो sunday ला मी काही मारत नाही muscle म्हणजे ते कसं असतं आपण recovery ला time लागतो muscle मोठा येतो आणि gain व्हायला पण वेळ लागतो म्हणजे बनायला जितक्या लवकर तुझी upper body बनेल तेव्हा कारण की जितका तुम्ही खाशाल तरच तुमचं खाण्यावर seventy percent diet वर असतं आणि thirty percent आपण gym exercise काय करतोय कारण खाण्यावरच सर्वा game आहे आणि झोपणं महत्त्वाचं असतं सात आठ तास जर तू झोपला तर तुझी body खूप full recover होईल त्याला rest भेटेल मग तर recover नीट झाल्यावर पण तुझे muscle बरोबर develop होतात असं असतं gym केली पाहिजे पण तसं काही फार scientific reason नाही त्याला ते कसं असतं आता हे जे आपले जे seniors म्हणजे चांगले body जुने हे आपल्याला सांगतो की mondays मारले पाहिजे पण माणूस साथच मारतो आणि saturday ला आपण मारण्याचं leg च तर कारण मी सांगितलं तुला कारण की sunday ला आपण rest असतो ज्याने करून आपल्याला body recover होते आपली leg कारण की leg हा आपली big muscle आणि chest चा विषय राहिला chest तर कधी पण मार randomly काय problem नाही एका दिवशी हो मग मी तेच सांगत होतो beginers ला starting ला mix मारायचं दहा दिवस मग त्याच्यानंतर एका muscle ला दोन वेळा करायचं करायचं जसं की monday ला तू काय करायचं chest आणि ट tricep मग tuesday ला back आणि biceps मग thursday ला leg मारून घ्यायचे आणि shoulder light light मग नंतर परत wednesday ला legs आणि हे shoulder लगेच thursday ला हे मारायचं परत chest आणि tricep लगेच wednesday ला back आणि biceps आणि thursday ला अं leg आणि shoulder जिम partner हो असता कधी कधी कधी कधी नसतं मग असले तर मी मारतो त्यांच्यासोबत नाहीतर माझं माझं मारून घेतो जास्त gym partner जर असलं तर कसं असतं time west होतो दोन जर म्हणजे एकच gym partner पाहिजे कधी दोन जण राहिले तर हे होऊन जाईल थंड थंड वाटत मग चालेल मग चालेल मग चांगलं वाटलं बोलून

hello मी कोमल बोलती आहे health care insurance agency मधून.

अ आम्ही आमच्या health care service insurance policy expand करत आहो तर तुम्हाला या बद्दल जाणून घ्यायला आवडेल का? ok mam पण health insurance मंझे नेमक काय असते त्याचा बद्दल पूर्ण detail मिळू शकते का yes mam, health care insurance हा एक प्रकारचा विमा आहे. जो अब्घात आजार किंवा गंभीर आजरा मुले वेद्दकीय आपत्काली परीस्तीती मध्ये खर्चा पासून तुमचा आणि तुमचा कुटुंबाचे सवरक्षण करू शकत. अचा. या विमा पोलिसी मध्ये सर्व साधारण पाने कोण कोणते गोष्टींचा समावेस असत? अह यामध्ये अह तुमचा खोली राहण्याचा खरच उपचारांचा खरच. doctor सल्लागार याचे fees रक्त oxygen, operation theater च शुल्क औषध radio therapy, chemo therapy यांचा साठी लागणारे fees. अह औषध निदान करण्यसाठी लागणारे समान अशा विविद प्रकारचा खर्चाचा सामावेष असतो त अस्या विमासाठी कसे apply करतात किवा काय process असते आणखी? काय याचत वयोमानात काय मर्यादा वगैरे असतात का, तर तुम्ही पुन्हा detail देऊ शकता का मग? अह yes mam.

यावर चर्चा करण्यासाठी मला दोन मिनिटांचा call set करायला आवडेल so दोन मिनिट

अह mam यासाठी कोणकोणते document लागतात अह यासाठी वयाचा पुरावा age proof त्याचा मध्ये तुम्ही voter id किंवा aadhaar card देऊ शकता.

तुमच्या दोन passport size चे photo लागतील वैद्यकीय अहवाल म्हणजे medical report हम्म तर हे सर्व document स्वताचच नावाचे चे पाहिजेत कि.

okay mam म आम्ही या वर विचार करतो सर्व document वगैरे तयार करतो मग तुम्हाला कळवतोच mam नक्की.